म्हणते पण एकमध्ये नरेंद्र, मोदी वगैरे झाली हे घेतात ना त्यांना आणि ठेवतात हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. हा आज माझा घरी पार्टी त्याच्या फक्त माझा रिलेटिव्ह याला येथे टाकून देण्यात आला. काम वगैरे काय आहे प्लॅन

पण ते मग जाऊन लोकांना माहित पडलं ना की टॅक्स देणं दिलं जे चालेलं ना दिशा स्वतः पैसे थोडी असते हो. हात म्हणून मग आपल्या ला आता टॅक्सी पण घेऊन आपण टॅक्स पेअर म्हणून तरी आपण देशाच्या इकॉनॉमि कॉन्ट्रिब्यूट करू शकतो आपण. बरोबर त्यासाठी दिल्यास नवीन जाता एप्रिल मध्ये आला. त्या मध्ये तीस पर्सेंट लावला. हो मध्ये पण ऑनलाइन ऑनलाइन आह प्लॅटफॉर्म असतात ना? अजून किती वेळ समजा ते करा साठ असते समजा तिथून जर तुम्ही कमी होते त्यावर तीस टक्के तुम्हाला कळते. हो मी पण ऐकलं ते कोणते आहे ना? स्पॉन्सर्स तात त्यांच्या वर पण ते आहे डिस्काउंट किंवा काय तर आपण जे पण करतो त्यांनी सरकार ला पैसे द्यावेच लागते कारण.

हां, हां तेच ना म्हणून त्यांनी विचार जास्त लावला. कारण तुम्हीच करताना. एक री मध्ये त्याला बाय चान्स देताना लक मुळे. म्हणा जर तुम्ही आता कारण आपलं गवर्नमेंट कधी जिच्या वर आपला जास्त महिन्या चा पैसा ते तर कधीच टॅक्सी काढत. आता हे कसं आहे इतर काढू शकते असं जातील तुपाळ मला स्टेशन बदलांना स्टेशन त्यामुळे माहिती गोळा करण्यात भेटून जाईल. म्हणजे एकदम खतरनाक डाउनलोड होईल याची. होऊन आता पालक असेल ना ते आपल जे जे रस्ते बनत आहे तून पळालेल्या सर्वात चांगले रोड मध्ये आपल्या ला लिस्ट मध्ये. कारण आपला जो भी कनेक्टिविटी आहे किंवा जे आपल्या ला मिळालं किंवा ट्रेन आहे. दोन शे सोळा फासणारी ट्रेन इंडिया मध्ये. एवढी फास्ट म्हणजे वंदे भारत रेल्वे स्टेशन आहे. बुलेट बुलेट हून जास्त जणांना पडते. हो का ठीक आहे माहिती. बुलेट पेक्षा पण जास्त स्पीड आहे एक शे साठ मिनिट्स फक्त एक शे पन्नास आहे त्या ची एक शे साठ टून जास्त आहे. आह पुण्या तून यामध्ये फास्ट असते नाही का ती? हो आपण वंदे भारत ट्रेन्स वर फास्टर नाही आणि त्याच्या पुढे पणे ट्रेन आहे. आपली बुलेट ची पणती जपान मध्ये एकच विनंती पण जपान मध्ये.

अच्छा. हो. खूप पण आपण आता तुम हर गोष्ट म्हणजे कारण डेवलपमेंट एका दिवसात होणार नाही. काही नाही तिथं हां टाइम लागेल. आणि आता तरी चालेल आणि मोदीं चं मिशन आहे. या इअर चा इंडियन पर्यंत शंभर वंदे भारत इंडिया मध्ये चालेल लागत नाही हो हो आणि तुम्ही पाहिलाच असेल ना की फक्त गुजरात आणि दिल्ली ते मुंबई चालू झालेली आहे आता बाकी. लोक तेरा ते चौदा आदिल झाले होते. आतापर्यंत कमीत कमी पंचवीस ट्रेन झालं असेल. हो. त्या पैकीच करू अकरा सुरू आहे करत आहे.

या याचा इंडियन पर्यंत शंभर वंदे भारत ट्रेन्स चालतील हो, मला वाटते. हम्म त्या मध्ये सुविधा पण आपण पैसे हो. कारण तुला का वाटते की काय असं वाटतं की आणखी काय फॅक्ट रिपोर्ट राहतील आपल्या सुपर बन या.

हॅलो हॅलो आरे बोल ना.

हाव का. काय करायला? काय आज रविवार आहे. आज काय करणार आराम वगैरे बाकी काय असणार आहे आज? हाव आरे काही नाही येत येत होतो तीकड औरंगाबादला. कधी आज येतोय का उद्या? नई आजच येतोय आज येतोय का? हो काही

नाही रे असच औरंगाबाद बघु म्हटलं फिरायला जाऊ म्हटलं औरंगाबादला. काय काय आहे तिकडंं बऱ्याच दिवसापासुन यायच होतं. मग औरंगाबादला जाऊ फिरायला बऱ्या बघण्यासारख त्यामुळे येत होतो. तसं पण तु आलेला नाही राव खुप दिवस झाले हाय की नाई. हा त्यामुळच म्हटलं चला येऊ जाऊन. एकटाच येतोय की आज येतोय, आजच येतोय का? हा आजच येतोय संध्याकाळी संध्याकाळी का?

ठिक ठिक आहे येना. मी पण इथच आहे बरं झालं संडेला येतोय रविवारी येतोय. हा मी तुला तेच म्हटलं अं सांगाव की येतोय म्हणुन मग तुला पण उद्या सुट्टी राहिल तर फिरलो असतो औरंगाबाद.

हा कुठ कुठ जायचं काय हे कसं काय आहे फिरायला तिथं?

काय इथं ते एक फेमस बिबीका मकबराह आहे.

ह्या वर्षी काही तरी डेव्हलोप केलं हे लावलेलं आहे. किल्ल्यांचे फोटो वगैरे लावलेले ते. म्हणजे रात्रीच्याला मस्त व्हिएव हे आहे तीथं बघण्या सारख. त्यानंतर मग तिकडं जाताना पण आहे ना तीथं.

सेव्हन हिल्सच्या ब्रिजकडं जाताना. हा हा तिकडं पण आहे. परत आनखी सिद्धार्थ गार्डन सिद्धार्थ गार्डनतर आज बंद राहिल. उद्या आल्यानंतर मग उद्याच जावा लागन आपल्याला. हम्म आजुन काय काय आहे?

हा आरे ते मॉल तुला माहिती असनना ऐकले असनना एक दोन ते प्रोझोन परत डी मार्ट आहे आनखी रिलिअन्स आहे.

आरे तुला मी नही का आता नाही का म्हणजे अं ऑफरचालू होती बघ याला डी मार्टला ते दर्गेजवळ डी मार्ट आहे ना.

हं त्यावर थर्टी पेरकेन्ट काही ऑफर होती तीथं म्हणजे म्हण आता पण ऑ‍ मला असं म्हणजे तुला जर काही कपडे वगैरे घ्यायचे असतील

काही शॉपिंग वगैरे करायच असेल तर तरी चालेल. म्हणजे भारी आहे सध्या म्हणजे. म्हणजे राईट टाईमिंग बरोबर टाईमिंग येतोय तु. चालन ना मग गेल्यावर घेऊतना बघुतना. हा बघायला जाऊ आपण तसं रात्री फक्त म्हणजे तु थोडा फार लवकर आला ना. नंतर जाऊ दोन तीन तास तीकडे. सकाळी तिकड ते गोगाबाबा टेकडीला जाऊ म्हणे तिकड मस्त राहत म्हणे सकाळी. हा आता पाऊस पडला म्हटल्यावर तीकड पण भारी आसन. सकाळी सकाळी मस्त तीथे पण भारी मजा येईल. तीथ तर आम्ही एकदा गेलतो अं मागच्या टाइम गेलतो. असच पाऊस वगैरे होता.

नाचलो वगैरे इकड तिकड फिरलो भारी आहे. ते पण एक भारी प्लेस आणि युनिव्हर्सिटीत. हा तसं युनिव्हर्सिटीत पण भारी आहे रे म्हणजे अं थोड असं धबधब्या टाईप म्हणजे असं वरतुन पाणि पडत असतं खाली असं म्हणजे आपल्याला थोड फार करता येतं. एन्जॉय करता येतो मस्त युनिव्हर्सिटीत पण एकदम थंड गार वातावरण फिरायला. इकड पण जाऊ आपण तिकड तर संध्याकाळी सकाळी दोन टाईम जायला मजा येत जर गोलो तर आपण. नाहीतर मग बाहेर आऊट ऑफ सिटी तर आहेच. तीकडे एक बिड बायपासकडं साई टेकडी आहे बघ. तीकड पण हे साईन हम्म साईनाथ महाराजांच हे आहे तीथं म्हणजे एक पोहे काय म्हणतात. स्टॅचू वगैरे मंदिर टाईप आहे. अं एक रेल्वे एअरपोर्ट पण एअरपोर्टला आता जाऊ देणार नाही आपल्याला मधी बघण्यासाठी. कारण कसच नाही जाऊ देणार. हाय की नाही? तसं रात्रीच्याला मग कॅनॉट प्लेस आहे बसायला वगैरे म्हणजे थोड फार. तुझे पण काही मित्र असतील. हो आहे ना माझे MGM ला मित्र आहे तीकड पण जानं आहे मला. त्यांच्याकडे पण जाऊ तीथे MGM ला खुप भारी आहे म्हणते ते कॉलेज हा यार ते टॉप अं एकदम म्हणजे एक नंबरच कॉलेज आहे. औरंगाबाद सिटीतल.

कसं काय

काय काय आहे तिथं म्हटलं? आरे यार मेडिकल कॉलेज आहे तीथं, इंजिनीरिंग कॉलेज आहे आनखी परतऍग्रीचं पण कॉलेज आहे त्यांचं पण ते इकड सिटीच्या बाहेर आहे थोडं. थोड चांगलच लांब आहे सिटीतुन. तसं हे दोन कॉलेज म्हणजे सिटीत हे. कॅम्पस एकदम भारी आहे राव. हाव का? तसं बघ हे इकड तुला ते हे माहिती आहेना? मोल नागत कॉलेज हा ऐकलं असलं. हं तीकड ते हिमायत बाग म्हणुन आहे. तीथं पण एकदम म्हणजे आता तर पाणि वगैरे असतात तलाव टाईप असतं तीथं. ते पण एकदम भारी आहे. संध्याकाळी एकदम मस्त असं याला तु ये एकदा मग आपण म्हणजे जाऊ मग आनखी. आजुन भरपुर ठिकाण आहे बाकी मग मीत्र पण असतील.

नाही एकटाच येणार आहे मी.

हम्म ठिक आहे चालेल ना बघनं ना मी. ये माझ्या मित्राला पण यायचं होतं त्याला बघायची होती सिटी मी त्याला घेऊन येईल. आल्यानंतर मग चार पाच दिवस थांब म्हणजे सगळी सिटी बघनंं होईल तुम्हाला हं तीकडे आपण

पैठन गेट कडं जाऊ तीथं कपड्याच मार्केट आहे एकदम भारी. हो का? मध्ये स्वस्तात भारी कपडे भेटतात तीकडे. परत मोबाईलचं मार्केट आहे. हं तीथुन मग आपण ह्याला पण जाऊ शकतो जर वेरुळ लेणी नाही का. तुला माहिती असेल ना वेरुळ, आजिंठा.

तीकड पण जायला मज्जा येईल वेरुळ लेणीला.

हा वेरुळ च्या तीथंच खाली एक काही तरी महादेवाच मंदिर आहे बघ. घृष्णेश्वर हा, घृष्णेश्वर म्हणुन बारावे ज्योतिर्लींग असं काही तरी आहे त्याची हिस्टरी इतिहास.

काय? भाद्रा मारुती नाही का तु मा ऐकलं असनं ना ते पण. हो आहेना आहेना प्रती अं आम्ही जात असतो पोरं पोरं रूम वरचे. ह्या शनिवारी पण गेलतोना आता. पण मग

काय म्हटला? हो चालेल ना आल्यावर आपण पण जाऊत ना. हा जाऊ पण तु म्हणजे आता दोन चार दिवसा साठी ये म्हणजे मग थोड फार बरं वाटेल. जास्त फिरता येईल तुला.

चालनं ना बघु हां आरे ते येतानी फक्त काम आहे जरा कशाच रे ते असच माझ्या मित्राला पण फिरायला घेऊन यायचं होतंंना त्याला बोललो होतो मी सगळ आणुन मग फिरवेन तुला. हा तर मग आपण आज रात्री आला की तु तर डी मार्टला जाऊ. पुन्हा इथंं प्रोझोन मॉल माहिती आसनं ना? प्रोझोन हाव हा मग तीकड जाय जाऊ. ते थोडं म्हणजे अं आहे माझ्या रूम पासनं पण तरी पण जाऊ आपण. त्यानंतर तुला ते हे माहिती असनं TV सेंटर हाव चालतं मग ये. ठिक आहे ठिक आहे चालतं. Hello

मजेत मजेत, तू कसा आहेस?

काय चाललंय बाकी

रविवारचं कालचा दिवस match बघण्यात घालवला.

भारत आणि श्रीलंकाची जी match झाली.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

हां specially विराट कोहलीनं खूप सुंदर batting केली. बरं पहिले एक तर बहात्तराव शतक त्याचं लवकर हुकलं होतं ना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

मागच्या चार match मध्ये तीन शतक झाली ना

सलग दोन झाली.

हां आता संपल्या matches आता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

हां म्हणजे विराट कोहलीच्या form च काय नव्हतं तो काय करायचा पन्नास साठ run तशा आपलं करायचा

पण लोकांच्या अपेक्षा खूप आहेत त्याच्याबाबतीत हो कारण सामना जिंकणं खूप महत्वाचं होतं आणि तो खेळल्याशिवाय सामना जिंकणं कारण आपली opening जोडी ही होती ती मागच्या एक वर्षापासून चालत नाही आहे. अं म्हणजे रोहित शर्माचा खेळ बघितला तर तो अजूनही असं वाटतं खूपच under pressure खेळतोय म्हणजे दबावाखाली आहे.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 मला पण त्याचं कारण हेच वाटत होतं की अं middle order आणि अं त्याचा opening partner जो होता तो तेवढा आक्रमक खेळ करत नव्हता, मग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

काही सोपी गोष्ट नाही दोनशे धावा करणे.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 म्हणजे specially डावखुरा फलंदाज पाहिजे म्हणून बऱ्याच वेळा नाही का अं ह्याला खेळवतात अक्षर पटेलला हे

बोला आणि आता रिषभ पंत पण अं injured झाल्यामुळे अं एक डावखुरा फलंदाज आपल्याकडे अजून एक कमी झाला. हो शिखर धवनला तर संधी देत नाहीत आता ते जास्त मग त्यांनी ईशान किशनला संधी दिली पाहिजे. हो ईशान किशनला तर माझ्या मते आता पुढची जी series आहे त्यामध्ये त्यांनी खेळवायला पण आता ईशान किशनचं असं झालंय की शुभमन गिलने खूपच चांगली फलंदाजी केली सर्व सामन्यामध्ये त्यामुळे अं त्याला पण बसवून जर ईशान किशनला जागा दिली तर ते असं होईल की

नाही पण डावखुरा आहे म्हणून थोडसं ईशान किशनला जास्त संधी दिली पाहिजे असं मला वाटतं कारण बऱ्याच वेळेला काय होतं off spinner येतो एखादा leg spinner येतो ना

हो बरोबर आहे. आणखी कोणी आहे का आपल्याकडे अं डावखुरा अं फलंदाज